पानांच्या आकारांच्या त्या गाद्यांचे कवर दिसत आहे खूप सुंदर आहे भिंतीला पण गुलाबी रंग इथे दिसत आहे.

काही काळा पिशव्यांमध्ये लावलेले ते रोपं दिसत आहे माती दिसत आहे लाल रंगाची.

आजूबाजूला लोकं पण दिसत आहे दोन माणसं बसलेली दिसत आहे कुर्चीनू--

पटांगण दिसत आहे पटांगणामध्ये दोन फोर व्हीलरच्या गाड्या पण उभ्या दिसत आहे ब्लॅक रंग दिसत आहे.

दुकानामध्ये काही लाईट दिसत आहे रात्रीची वेळ आहे अंधार दिसत आहे सगळीकडे दुकानामध्ये लाईट लागलेली आहे.

बोर्ड दिसत आहे निळ्या रंगाचं नाव लिहिलेला दिसत आहे एक कंपाउंड सारखा बांधकाम दिसत आहे काही गोलाकार शो चे लाईट लावलेले दिसत आहे.

गोंडा तयार केलेला आहे निळा रंग दिलेला आहे तीन मूर्त्या दिसत आहे मध्यभागी--

एक हॉल आहे खूप सुंदर हॉल आहे ए_सी लावला आहे.

पोस्टरवर एका माणसाचे चित्र दिसत आहे खाली काही दुकान दिसत आहे लाल रंगाचा बोर्ड पण आहे.

इकडे काही घसरमपट्ट्या दिसत आहे वेगवेगळ्या रंगांच्या काही झाडं आ--

पुढे बघा काही माणसं दिसत आहे फोटो काढायला उभे आहे दोघांनी--